भाजीपाला विकणारे आहे. आणि नारळ लावलेले आहे.

स्त्री बसलीये गाडीवर किंव्हा स्त्री बसलेली आहे माघे माणसाने हेलमेट घातलेल आहे झाड दिसत आहे पुलाव असे दिसत आहे आजूबाजूला.

एक देवाचा मंदिर दिसत आहे या मंदिर ला तीन कळस दिसत आहेत मंदिर ला पिवळा कलर दिलेला आहे भगवा --

हे एक नदी दिसत आहे.